आणखीन हे रेस्टॉरंट डबल मजली दिसत आहे.

हे एक बस स्टॅन्ड दिसत आ ऑटो स्टॉप दिसत आहे.

आणि त्या खूपशी अशी छानशी दिसत आहे.

आणि एक माणूस ब्लॅक कलरची पन्नी घेऊन जाताना चालताना सुद्धा दिसत आहे.

आणि इथे एक टायरा च दुकान दिसत आहे.

गुलाबांची फुलं खूप जास्त प्रमाणात आहेत.

या फोटोमध्ये एक स्विमिंग पूल दिसत आहे.

आणि स्विमिंग पूल च्या साईड ला एक मोटर सुद्धा लावलेली आहे.

या फोटो मध्ये एक दुकान दिसत आहे.